म्हणजे मी मी तरी बघितल आहे की जेंंव्हा मी फेसबुक वगैरे वापरायची तेव्हा कितीतरी लोक आपल्याला friend request पाठवायचे माझ्या घरच्या लोकांच कस होत की मी बाकी सगळ्यांची नाही हा की नाही नाही म्हणजे अत्ता मी वेट नाही करु शकत हे नाही वापरायच ते नाही वापरायच अस काही नको facebook वापरायच नाही याच्याशी बोलायच नाही त्याच्याशी बोलायच नाही मग माझ अस नाही फेसबुक आल कशाला आहे न अनोळखी व्यक्तींशी मैत्री करायला तेव्हा मी तेव्हा आपण पण तरुण होतो न मग आहे कशासाठी फेसबुक मैत्री करण्यासाठीच आहे न नाहीतर आलं कशाला असतं मग त्यांची friend request accept नाही करायची. जेव्हा accept करु आपण तेव्हाच आपल्याला माहीत होईल ना कि व्यक्ती कायआहे कस असा आहे काय तुम्हीच म्हणजे मी नाही म्हणायची, तुम्हीच म्हणता मला म्हणजे मी नाही मला की नाही तु एकटी एकटी राहते तु घरातच राहते आणि मग जस काय तर केल नाही म्हंजे नाही तुम्ही तरअस मला बोल्ले आहात की मला सोशल झाल पाहिजे असं वगैरे आमच्याशी म्हणजे आमच कस ना चालायचंच असं की हे करायचंय ते करायचंय तर आम्ही सोशल मिडिया चा असं करुन तर असं कसं आहे न पण यांच्यामध्ये सोशल मिडिया मुळे एक जो वेगळा मैसेज वगेरे आहे तो पण पसरत आहे हा लोकांपर्यंत जात आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगा एक मिनिट हां हां बोला बोला तुम्ही तुम्ही तु्म्ही बोला हा बोला सोशल मिडीयामुळे लांबचे लोक जवळ येत आहेत आणि जवळचे लोक लांब जात आहेत. सोशल मिडीया मुळे तास न तास सोशल मिडीया वर राहिल्यामुळे घरच्या लोकांशी communication हाेत नाही आहे.

जास्त तास लोक सोशल मिडीयावर घालवतील

काही लोकांशी मैत्री करतात पण घरच्यांशी नाही हे तर आहेच की आपण बाहेरच्या लोकांशी मैत्री करतो हे करतो आणि घरात सगळी जण मी बघितलेल आहे लोक बसून राहतात सगळ्यांच्या हातात अगदी मोबाइल राहतात युट्युब एकमेकांशी बोलत नाहीत संवाद चालत नाहीत आपन आपण कसं करायचो आधी तरी बोलत असायचो नाही क हंं तर आणखी काय वाटतं तुम्हाला

सोशल मिडिया मुळे मोबाइल हातात घेतात लहान मुल वगैरे हम्म आराेग्याशी एकप्रकार खेलखाड करतात

डोळ्यांना त्रास होतो डोळ्यांना त्रास वैगरे आत्तापासून‌ लहान मुलांना चष्मे वगैरे लागणे चालून गेले मुलांना डोळ्यांना त्रास होतय

तेव्हा अशी कंडीशन होती दोनशे रूपये साडीला हां बरोबर आहे तुमचं आणखी तुम्हाला काय वाटत यांचे अजुन काय दुष्परिणाम होत सोशल मेडिया मुळे किती काय फायदा म्हणजे आधी दोन तीन फायदे तुम्हाला म्हंजे जाणून घ्यायचे आहेत तुमच्या कडन आणि तुम्ही बोला म्हणजे मी ऐकते आणि त्यानंतर मग माझे काय मत आहे मी ते पण सांगू शकते तुम्हाला अच्छा हा माझ्या मागे सोशल मिडियाचा बाकीच्या एकदम जवळ आहे लागते

हो त्यानंतर काही झालेलं आहेत काही गोष्टी जर आपल्याला नाही घडवता येत घर पर्यंत पोचत सोशल मिडिया वर‌ हा फायदा नक्कीच झाला आहे आपल्याला इनफोर्मेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इनफोर्मेशन भेटते जगातील सारी इन्फाॅर्मेशन आपल्याला एका क्लिकवर भेटुन जाते आपल्याला हम्म बरोबर आहे आणि काय म्हणते सोशल‌ मिडिया मुळे पण खुप असं आहे गोष्टी लोकांना समजतात लोक एकत्र येतात आंदोलक तेतून त्यांच्यामुळे फाॅल्स सिघडत कधी कधी fake news एवढ्या पसरवल जातात

हां आज्जी तुम्ही सुद्धा काही पाच दहा मिनिट ठीक आहै म्हणजे मी सांगतील मग

हॅलो, हा मॅम काय तस असल्या मुळे दुष्परिणाम तर लहान मुलांच होतय आणि लहान मुल तर मोबाईल खेळायला मांगते गेम्स वगेरे ह्या गोष्टी सोशल मेडिया मधे ह्या वाईट गोष्टी पण बगतो

हॅलो काय बोल्ले

हा ते लहान मुलांमध्ये खुप प्रोब्लेम येत आहेत लहान मुलांना डोळांच वगेरे प्रोब्लेम येतात हम्म अजुन काही गोष्टी लहान मुलांना ज्या आज Class वगैरे Corona मुळे बंद असल्यामुळे सोशल मेडिया मुळे भरपूर फायदा झाला हां Education तर त्यांना घरीच भेटलेल आहे. हे एक मोठ फायदे झाल लोकांचं सोशल मेडिया मुळे काही लोकांना घरी घरी राहून पण जवळ होते लांबच्या लोकांपासून पण जवळ होते सोशल मिडिया मुळ कोरोनाच ते पण आहे पण कधी कधी सोशल मिडिया तरुण पिढी वापरते तेव्हा असं वाटतं की चांगल्या गोष्टींसाठी पण येतात एकत्र आंदोलन होतात चाळूवली होतात तलपड़ी होतात. खुप किंवा काही बंड पुकारले जातात तर ते म्हणजे सहजतेने एकत्र येतात म्हणजे एक Message Whatsapp वर Group वर टाका तुम्ही कितीतरी लोक तुमच्या मदतीला धावून येतात ठीक आहे सगळं एकत्र येतात खुप मोठी मोठी प्रकरण आहेत ज्यामुळे आपण या गोष्टीवर चर्चा करायल नको खुप मोठ मोठी प्रकरणे आहेत

आणि कधी कधी अस‌ असत की मग सोशल मीडिया मुळे असही होत की पुन्हा पुन्हा अशा हे आहे अपमान अपमानाच्या गोष्टी शिकवल्या जातात फेसबुक वर त्यापण खुप

ह अशा प्रकारे अपमान केल जातो सोशल मेडिया वर चांगल्या गोष्टी केल्या जातात मला अस‌ वाटत की एक limited आहे आपण सोशल मीडियाचा‌ वापर करायला पाहिजे वापरतो म्णिहंटल तरी चांगली पण गोष्ट आहे वापरतो म्हटलो तर आता तर खुप म्हणजे एक वेगळ्या मार्गाने नेणारी पण गोष्ट आहे सोशल मेडिया सोशल मेडिया वर आपल्यावरुन कुणाच महत्वाची गोष्टी आपल्या साटी

त्या लोकांना म्हणजे एका तरुण पिढीला खुप काही दुर्गामी परिणाम पण होत आहेत खुप चांगले पण परिणाम होत आहेत खुप मोड़ मोठ्या क्रांती पण घडून येतात सोशल मीडिया मुळे आणि कधी कधी अस होत की घाई असते एक Message social media वर टाकून द्या तरी तो spread करतात काही चांगल्या चांगल्या गोष्टी ही सांगतात म्हणजे तर अस म्हणजे अस पण आहे आणि हैं खुप लोक एकत्र पण येऊ शकतात यामुळे हाय की नाही तसेच आता तरुण पिढी‌ आहे आणि सोशल मेडिया म्हणजे हे लोक जेव्हा एकत्र येऊन जेव्हा काम करत असतात ते राज्याच्या हितासाठी ही असत देशाच हितासाठी ही असत कधी कधी त्यांच्याही फायद्यासाठी असत पण खूप मिला म्हंजे इतका वापर करत आहे सोशल मेडिया चा एवढा वापर‌ करत आहेत

हां म्हणजे आपण साटी काही पण खुप जास्त लोकांना आता मी बघितल आहे की परिक्षा आहे खुप लोक बसलेली आहेत आणि पुस्तक बाजूला आहे, हातात मोबाइल आहे आणि काही तरी सर्च करत आहे आणि मग ते सर्च करता करता आपण जर त्यांना विचारल काय करत आहात काही नाही अभ्यासाच बागत आहोत काय करत आहेस? काही नाही, आणि काही नाही जबरदस्ती मोबाइल घेतला आपण आणि बघितल अरे तु तर इंस्टाग्राम वापरत आहे अरे तु तर हे वापरत आहे अरे तु तर सोशल मिडीया वापरत आहे अरे तु तर ते वापरत आहे हे आपल्या निदर्शनात येत अभ्यास नाही करत ती आता IT lab मध्ये पण पुख लोकांना बघितल आहे. IT ल्याब मधे कधी कधी अस आहेत ना आय. टी ल्याब मधे घिऊन चला. आज आपण काही तरी करू आपण हे बागू अस विद्यार्थी कधी कधी म्हणायचे कधी कधी आमच पिरीयड लागून जायचं आम्ही जायचो तिथे आमच अमाला Teacher ला एक idea असायचा काही पण करू access शकतात विद्यार्थी नाही करायचे त्यांच limited असायच तर त्याच्यामुळे ते आम्हाला मॅम मला हे बघायच, मला अभ्यासाच ते बघायच आहे तर चांगल मनाली मॅम आम्ही त्याला घेऊन दिल आपल पासवर्ड वगेरे मग ती लोक काय करायची वापरायची मग वापरता वापरता ते कधी कधी वेग वेगळे काय शोधायचे काय नाही अभ्यासात पण सोशल मेडिया ही news ती news अस ते लोक बघायची

ते पण आय. टी ल्याब मधे कारण कि कधी कधी आपला आय. डी कुणी वापरत आहे विद्यार्थी काय करायची password बघुन घ्यायचे आपला आईडी हां password बघून घ्यायचे ते पण आपण key board वगेरे दाबत राहायचं मुलाचं लक्ष काय आहे की नाही आणि मग ते लागायच आणि मग कधी कधी आम्ही staff room मध्ये वगेरे आम्ही असायचो आणि मग अरे माझा आईडी तर काम करत नाही आहे पण मी तर इथे आहे कि मॅम तुम्ही घेतला तुम्ही वापरत आहात log in हुत का मी log out केल का वगेरे, नाही मी हित हुतो मग शोधत शोधत तिथ पर्यंत जा की तुमचा आईडी कुठे युज होत आहे आणि कधी कधी खूप जन साटी क्लास मधे हिकड असायचं मग किव्हा आयटी ल्याब मधे तेव्हा एकदम विद्यार्थी येऊन सांगायचं मॅम माहीत आहे का तुमच आईडी हां वापरत आहे किंवा आपण नाही का आपण मी माझा मुल म्हणायची की हां तुमच आईडी आहे हां आहे तुम्हारा कस माहीत मग त्यावरुन मग खुपदा लक्षात यायच की अच्छा विद्यार्थी आपला‌ आईडी वापरतात तर हे सगळ सोशल मेडिया मुळे व्हायच बाबा आणि चांगल्या गोष्टी होत नाहीत मी माझ नकार नाही काही कि चांगल गोष्टी होत नाहीत खुप छान गोष्टी होतात खुप गोष्टी केल्या जातात खुप वेगळ म्हणजे आत्ता खूप फायदा तर आहे अत्ता टोटल हे फायदा आहे लेकीन जो म्हंजे वापरतो आहे त्याचा अरूत आहे असत मॅम बरोब हां मग कशा पद्धतीने वापरायच सोशल मेडिया ते पण महत्वाच आहे हां तेच की तुम्ही कुठल्या गोष्टी साठी वापरता जर मी चांगल्या साठी जर वापर केला तर त्या गोष्टीतील ती गोष्टी अत्ता सोशल मेडिया काही पण गोष्टी माझा कड आहे शिक्षण असत. सोशल मेडिया आहे तर मी चांगल्या गोष्टी साठी वापरला तर चांगल आहे जर भ्रष्टचार करण्या साटी कुणाला फसवण्यासाटी मी शिक्षणात वापर केला तर माझ शिक्षण वाइट आपण हे तर म्हणू शकत नाही ना तू शिक्षण घेतल तर तू वाईट आहे हो ना

ठीक आहे चालेल कुणीतरी आलेत मी बघते

महाराणा प्रताप महाराणा प्रताप यांच्या जन्माबद्दल अनेक वेगवेगळे मुद्दे आणि प्रश्न उभे राहिले महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ

त्यातील पहिलं म्हणजे महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यामध्ये झाला असावा याचं कारण म्हणजे वडील उदाईसिंग आणि आई जयवंताबाई यांचं लग्न कुंभलगड या राजवाड्या मध्ये झालं होतं. आणि हिंदू सूर्य महाराणा प्रताप या पुस्तकाचे लेखक

असुरक्षिततेने घेरलं होतं. आणि कुंभलगड हा सुरक्षित किल्ला नव्हता. या गृहितका वरून असा समज आहे की महाराणा प्रताप जन्म कुंभलगड किल्ल्यात झाला असावा. अन्य गृहीतके असं सांगतात की महाराणा प्रताप यांचा जन्म मारवाड येथील पालीच्या वाड्यामध्ये झाला असावा कारण महाराणा प्रताप यांच्या आई जयवंताबाई यांचे माहेर पाली होत. आणि त्या काळी जोधापुर चा राजा मालदेव हा सर्वात शक्तिशाली राजा होता. महाराणा प्रताप यांच्या आईचे वडील आणि मालदेव यांच्यात चांगलीच युती होती. यांचा जन्म पंधराशे सत्यान्नव रोजी पाली मारवाड येथे झाला असावा. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिताना देवेंद्रसिंग शक्तीवर हे लेखक असे सांगतात की महाराणा प्रताप यांचा जन्म जुना कचरी पाळीचे अवशेष असलेल्या जुन्नर किल्ल्यावर झाला असावा. हा किल्ला महाराणा प्रताप यांच्या आईचे माहेर घर होतं. जुन्या परंपरेनुसार मुलीच पहिल बाळंतपण तिच्या माहेरी केलं जात. महाराजानी त्यांचे बालपण भिल्ल समुदायास सोबत घालवल. या भिल्ल समुदायाकडून महाराणा प्रताप यांनी marcel art चे प्रशिक्षण देखील घेतलं भिल्ल समुदाय आपल्या मुलांना कीक अस संबोधतात म्हणूनच महाराणा प्रताप यांना देखील या नावाने हाक मारल जायचं. महाराणा प्रताप यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजेच उदय सिंग यांनी मोर्चा करून मावलीच्या युद्धात बनवीर विरुद्ध विजय प्राप्त केला आणि चित्तोडच्या

खरतर महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक होताना काही अडथळे आले. चितोड राज्यावर राज्य उदयसिंह रणवीर अनोसे दुसरे यांचं होतं. या राज्यावर मुगल सम्राट अकबर इसवी सन पंधराशे ‌अडुसष्ठमध्ये चाल करून आला. युद्ध परिस्थिती उद्भवली

पंधराशे एकोणसाठमध्ये उदय सिंह यांनी आपला स्वतंत्र शहर स्थापित केला ज्याला उदयपूर असं नाव दिलं. आणि उदयपूर हे नाव अजूनही तसचं आहे. महाराणा प्रतापांचा जन्म देखील

महाराजांचा पहिला मुलगा गादी वर बसण आवश्यक होतं. महाराजाचा पहिला मुलगा होता राजे महाराणा प्रताप, याशिवाय दरबारातील वरिष्ठांना देखील जगमल राजे सिंहासनावर बसणं योग्य वाटत नव्हतं ते राज्याचा कारभार पाहण्यास असमर्थ होते. म्हणून महाराणा प्रताप यांना गादीवर बसवण्यात येऊन त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. तर महाराणा प्रताप यांना आपल्या वडिलांच्या इच्छेविरुध्द जाण्याची इच्छा नव्हती. परंतु राज्याच्या भल्यासाठी जनकल्याणासाठी त्याना हे कराव लागल. पुढे जाऊन त्यांनी आपल्या साहसी वृत्तीने अगदी कुशलतेने राज्यकारभार चालवला. याशिवाय एक पराक्रमी कुशल योद्धा, संघटक व एक महान राजा म्हणून त्यांनी आपला लोकिक निर्माण केला. महाराणा प्रताप यांना मोगलांच्या गुलामगिरीतून आपल्या राज्याला मुक्त करायच होत. शिवाय मोगलांसाठी काम करण त्यांना पसंत नव्हत. त्यांनी नेहमीच मोगलांना आपल्या राज्यात येऊन साम्राज्यविस्तार करण्यास विरोध केला होता. मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मोगलांच्या हाती गेला होता. परंतु उरलेला भाग अजूनही महाराणा प्रताप यांच्याकडे होता. आणि मेवाडचा ताबा महाराणा प्रताप यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या इतर भावंडांमध्ये गादीवरून वाद-विवाद होऊ लागले होते. हीच संधी साधून अकबर महाराणा प्रताप यांना आपल्या दूतामार्फत आपलं राज्य माझ्या ताब्यात करा असा उल्लेख असलेले संदेश पाठवायचा. मेवाड राज्य अकबराच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रताप यांच्या समोर ठेवला होता. बऱ्याच वेळेला महाराणा प्रताप यांनी ह्या गोष्टीला विरोध केल्यामुळे, अकबराकडे युद्ध सोडल्यास दुसरा पर्याय उरला नव्हता. अखेरीस एक जून पंधराशे शहात्तर रोजी हळदीघाटी येथे मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रताप सिंह आणि अकबर यांच्यामध्ये लढाईला सुरुवात झाली. मोगलांचा विजय झाला. मोगलांच्या विजयामुळे मेवाडचा राज्य मोगलांच्या हाती गेलं. युद्धामध्ये दोन्ही सैन्यांमध्ये बरेच नुकसान झालं. परंतु अकबर महाराणा प्रताप यांना पकडण्यात शेवटी अपयशी ठरला. या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांनी तीन हजार घोडदळ तर चारशे भिल्ल तिरदाजी फोजेची तयारी ठेवली होती. तर मोगलांकडून सुमारे दहा हजार जवान तयार होत. ही लढाई जवळपास आठ तास चालू होती. या रक्तरंजित लढाईत महाराणा प्रताप जखमी झाले आणि मोगलांच्या हातून निसटले. हळदीघाटी मध्ये मोगलांचा विजय झाला. महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्यवटीतील पश्चिमेकडील प्रदेश परत ताब्यात घेतला. त्यानंतर पंधराशे ब्याऐंशीमध्ये महाराणा प्रताप यांनी मोगलांच्या देवर येथील चोकीवर हल्ला केला आणि ते आपल्या ताब्यात घेतल्या या गोष्टीमुळे मुगलांच्या छत्तीस चौक्या महाराणा प्रताप यांच्या ताब्यात आल्या

याच गोष्टीचा फायदा घेत महाराणा प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर, गोंगुरा सह पश्चिमे वाटदेखील आपल्या ताब्यात मिळवून घेतलं. इतकेच नव्हे तर आता आधुनिक डूंगरपुर जवळील चवंद हि राजधानी देखील महाराणा प्रताप यांनी बांधली आहे. महाराणा प्रताप यांचा लाडका अश्व चेतक महाराणा प्रताप युद्धात ज्या अश्वाचा वापर करायचे तो म्हणजे चेतक नावाचा घोडा महाराणा प्रताप यांचा अत्यंत प्राणप्रिय सेवक होता. चेतक हा एक अतिशय मजबूत आणि निर्मिङ घोडा होता प्रत्येक युद्धामध्ये त्याने महाराणा प्रताप यांना संकटातून वाचवलं, त्यांच्या प्रत्येक यशस्वी लढाईमध्ये चेतक याचा देखील तितकाच वाटा आहे. इतकच नव्हे तर हळदी घाटी च्या रुद्राईमध्ये महाराणा प्रताप हे मुघलांच्या हाती न लागता तिथून यशस्वीरीत्या बाहेर पडण्यात सफल झाले. याचे कारण म्हणजे त्यांचा प्रिय घोडा चेतक हा हळदीघाटी च्या मार्गातील सहव्वीस foot खोल इतका खड्डा पार करून महाराजाना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. महाराजांचा संरक्षण करता करता चेतकला या लढाईमध्ये वीरमरण आल. परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मालकाचा प्रामाणिकपणे रक्षण केल.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 पैश्याच्या रुपात असेल, अं या या गोष्टीला बालकामगार असे म्हणतात. आपण अं दैनंदिन अं व्यवहारामध्ये, जीवनामध्ये जगत असतांना, रस्त्यावरून चालत असतांना.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 Order घ्यायला, आपली order द्यायला, किंवा table पुसायला सुद्धा अं आपल्यासमोर अशी लहान मुलं येत असतात. आपण काळत नकळतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो.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 अं child labor आणि adolescent अं act आलेला आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या आपल्या देशामध्ये चौदा वर्षा खालील मुलांना, अं कुठल्याही पद्धतीचं,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 आपण अशा चौदा वर्षाखालील मुलांना कामावर ठेवले, तर आपल्याला अं सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत अं शिक्षा. अं त्याच्यानंतर, त्या पालकांनासुद्धा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 अं child labor child labor चे प्रमाण जास्त असण्याचे कारणं कोणती? असा जर आपण विचार केला. तर अं मला वाटतं, कि याची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

एक कुटुंब चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्थार्जनाची साधनं उपलब्ध नसल्याने, अं गरीब कुटुंबातली मुलं, अं जास्तीती जास्त आपल्याला या बालकामगारच्या क्षेत्रामध्ये आढळून येतात. अं बेरोजगारी अं आणि अं गरिबी, यांच्याबरोबर व्यसनाधिनता, हे सुद्धा बालकामगाराचं कारण असू शकत. भारतामध्ये, आपल्याला माहित आहे. भारतामध्ये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 बेकारी अशी परिस्थिती आहे. आणि ही, याच्यामुळेच गरिबी आहे. कामा काम कामधंदा नाहीये अं त्याच्यानंतर अशा कुटुंबामध्ये मुलांची संख्या पण जास्त असते. आणि मग मुलांकडे, एक उत्पन्नाचं साधन म्हणून बघितलं जातं. आणि त्याच्यामुळे, बेरोजगारीचं बेरोजगारी, किंवा घरामधलं आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून लहान मुलांकडे बघितलं जातं. आपण जेव्हा.

आपल्या, लहान मुलाला बघून आपल्याला त्याची दया येईल, आणि आपण त्याला जास्त पैसे देऊ. ठीके? तर अशा स्वरूपाचं चित्र आज आपल्या इथे आढळतं.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 अं famous झाला होता. त्यातून आपल्याला या बालकामगाराचं स्वरूप काय आहे आपल्या देशामध्ये, याचं एक चित्रीकरण पाहायला मिळालं होतं. तर अशा अनेक विविधं स्वरुपाची बालकामगार आज आपल्याला पाहायला मिळतात.

एखाद्याचा जर मृत्यू झाला अचानकपणे, तर अं तर, कुटुंबातल्या मुलांचं पालनपोषण करणाऱ्या कर्ता-धर्ताच जर अं अचानकपणे निघून गेला. तर मग अं अशा वेळेला सुद्धा ही मुलं अनाथ झालेली मुलं, या क्षेत्राकडे अं वळली जातात. अं किंवा मग आपल्याला, याच्यामध्ये एक आणखीन अं abuse आपण ज्याला म्हणतो. अं शारीरिक अं किंवा यौन छळ ज्याला म्हणतो.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

भारत हा विकसनशील अं देश आहे. आणि आपल्या देशाने कल्याणकारी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. आणि हे लक्षात घेता, अं प्रत्येक मुलाला प्रत्येक प्रत्येक मुल हे उद्याच्या आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने, अं child labor अं protection आणि adolescent act तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला अं आपल्या देशामध्ये, लागू केलेला आहे. या act अंतर्गत अनेक अं NGO असतील, अनेक संस्था असतील.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 ही जी बालक आहेत. या वयामध्ये मुलांना खेळणं, बागडणं, शिकणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्याचं बालपण हिरावून घेऊ नये हा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि प्रत्येक मुलाला,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 शिक्षण हे सुद्धा एक मुलभूत गरज आहे. शिक्षण, जर प्रत्येक मुलाला शिक्षण पोहोचलं, तरंच उद्याचा भारत हा सक्षम आणि सुशिक्षित भारत ज्याला आपण म्हणतो. सक्षम भारत म्हणतो, तो तयार होणार आहे. हे लक्षात घेऊनच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 हा कायदा जरी अस्तित्वात असला तरी, अजूनही आपल्या देशामध्ये, छुप्या पद्धतीने बालकामगार काम करत असतांना दिसत असतात. आपण अनवधानाने कधी कधी कळत कधी कधी नकळत याच्याकडे दुर्लक्ष करतो.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 ती गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे. One zero nine eight हा number child help line number म्हणून पूर्ण भारत देशामध्ये काम करतो. One zero nine eight या number वर जर आपल्या आपल्या आजूबाजूला जर असं काही घडतांना आपल्याला दिसत असेल

आणि मग त्यानुसार ते पावले उचलू शकतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येल राज्यामध्ये बालकल्याण मंडळ अंतर्गत अं एक अं समिती कार्य करत असते. जी अशा पद्धतीच्या मुलांच्या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 अनाथ झालेली मुलं असतील. आईवडील आईवडील कुठल्यातरी गंभीर आजाराने गेले असतील, आणि त्यांनी अनाथ झालेली मुलं असतील. किंवा अशी रस्त्यावर फिरणारी जी मुलं असतील. त्यांच्या कल्याणाचं काम ही बालकल्याण मंडळं किंवा बालकल्याण समिती करत असते. तर आपण One zero nine eight ला phone लावलात, त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचवली तर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 खूप अशी अनाथ अनाथाश्रम आपण ज्याला म्हणतो. अशी कार्यरत असतात. NGO कार्यरत असतात. जी अश्या मुलांचा योग्य सांभाळ करत असते. आणि government त्याला मदतही करत असते. ठीके.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 काही चुकीच्या गोष्टी येत असतील कुठे जर बाल बालकांवर जबरदस्तीने काम करून घेतलं जात असेल, तर अशा गोष्टी आपण अं वेळोवेळी सरकार किंवा police यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत.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 अशावेळी मग मुलं, बालगुन्हेगारीकडे पण ओढली जातात. कमी, कमी कष्टामध्ये कुठेतरी चोरी करून पाकीट मारून पटकन पैसा कमावण्याकडे मुलांचा कल अं ओढला जातो. त्यामुळे बालगुन्हेगारी वाढते. शिक्षणापासून वंचीत राहिल्यामुळे, पुढे जाऊन त्याचं भविष्य कसं असेल? याचं आपल्याला अं अं अंदाज देता येत नाही. किंवा ती मुलं पुन्हा अं बेरोजगारी क्षेत्राकडे बालगुन्हेगारी कडे वळली जातील. हे सगळं थांबवायचं असेल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 आणि अं प्रत आजचा, आजचा बालक हा उद्याचा सक्षम नागरिक आणाय असणार आहे हे लक्षात घेऊन काम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 उत्तम जगण्याचा अधिकार आहे. आपण जन्म दिलाय तर त्याला उत्तम पद्धतीने वाढवण्याचं आपलं कर्तव्य आहे. हे पालकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे.

ते पाणी आणि मातीदेखील स्वच्छ करतात. आणि शेवटी पृथ्वीला एक चांगले स्थान बनवतात. हेदेखील खरे आहे, की जे लोकं झाडांजवळ राहातात. ते आरोग्यासाठी योग्य, तंदरुस्त आणि जास्त नसलेल्या लोकांपेक्षा आनंद आनंदी असतात. शिवाय अनेक प्रकारे सेवा देणाऱ्या आपल्या मित्रांची काळजी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे झाडे वाचवून आम्ही किंवा वनस्पतीच देणारे

आमच्यासाठी वृक्ष बऱ्याच प्रकारे महत्त्वपूर्ण आहेत. आणि आम्ही त्यांचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. ते महत्त्वाचे आहेत, कारण

बाजारात अनेअशी अनेक औषधे आहेत, जी झाडांच्या अर्कापासून बनलेली आहेत. या व्यतिरिक्त अशी वनस्पती आणि झाडे आहेत, ज्यांचे औषध

आणि तापमान संतुलित राखण्यात मदत करतात. याशिवाय ते जलसंधारण, आणि मातीची धूप रोखण्यात मदत करतात. ते परिसंस्थादेखील व्यवस्थापित करतात आणि प्राचीन काळापासून अनेक प्रकारच्या वनस्पतींची पूजा केली जाते. झाडे आम्हाला बरेच फायदे पुरवतात. त्यापैकी काही आपण पाहू शकत नाही. परंतु त्या त्यामध्ये खूप फरक आहे. हवामानातील बदलांचे मुख्य कारण असलेल्या